खूप कपडे आहेत कपड्याच्या बाहेर पडदे लावलेले आहेत आणि काही कारपेट ही लावलेले आहे.

हे एक आपला सेल्फी घेत आहे तर काही मुले वर्कआउट करत आहेत आणि काही मुले आरशात बघत आहे.

जस मी इथ बघू शकते की एक खूप मोठी नदी आहे.

शिवाजी महाराज्यांच्या सभोवताली खूप फुलांची सजावट केली आहे.

इथे एक कळशी पण आहे.

इथे मी बघू शकते की--

खूप अशा मोटर सायकली लावलेल्या आहेत.

इथे मी बघू शकते कि--

इथे एक सुंदर हॉल आहे. हॉल ला लाईटी च्या माध्यमांनी सजवलेले आहे.

कुरकुरे चॉकलेट काही थंड पेय विकायला आहेत आणि दुकाना बाहेर खूप गर्दी आहे.

इथे मी बघू शकते कि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत झाडे हे खूप सुंदर रित्या लावलेले आहेत त्यामध्ये काही नारळाचे--

विकताना दिसत आहे मासे हे एका बॉक्स मध्ये काढताना एक मुलगा दिसत आहे.

कारचा नंबर एम.एच. थर्टीन डी.ई. --

शॉप नंबर चौदा कुबेर कॉम्प्लेक्स नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर.

हा समारंभ इमारतीच्या मधोमध आयोजन करण्यात आलेला आहे इथे एक पताका वर अथर्व असे नाव लिहिलेले आहे.

इथे मी बघू शकते कि इथे खूप मोठा पाण्याचा फवारा आहे फवार्याचे पाणी खाली पडताना दिसून येत आहे.

या फवाऱ्या शेजारी एक लहान मुलगा बसलेला दिसून दिसत दिसत आहे.

इथे मी बघू शकते की पाण्याचे मोहरे आहेत.

हे एक घर आहे घरामध्ये स्वामी समर्थ--

त्या मध्ये मधोमध च एक खूप मोठी इमारती आकाशा पर्यंत आहे.

इथे मी बघू शकते की हे एक रेल्वे स्थानक आहे रेल्वे स्थानकात --

काहीजणं मोबाईल बघताना बघू शकते त्या तिथे एक मालगाडी--

गाणे ऐकायला उभे आहेत त्या शेजारी खूप मुले.

काही माणसे चालताना दिसत आहे मधोमध शिवाजी महाराजांची मुर्ती आहे.

काहीतरी घेऊन जाताना दिसत आहे.

इमारतीशेजारी खूप स्वच्छता बघू शकते.

इथे मी बघू शकते कि इथ फुलांची दुकाने लावलेली आहेत.

काही व्यक्ती फुलं विकत आहेत.

मी इथ बघू शकते कि--

कचरा पडलेला आहे कचरा या बिल्डींगच्या लगतच आहे तिथे माणसे जाताना येताना दिसत आहे.

हा कचरा काही झोपडपट्टी शेजारी सुद्धा आहे.

इथे काही कॉफीची मशीन आहेही मशीन कॉफी बनवण्यासाठी उपयोगी पडते.

इथे मी बघू शकते की--

रस्ता हा काही प्रमाणात ओला आहे.

रस्त्यालगतच एक छोटीशी गटार आहे रस्त्याशेजारी दुकाने आहेत.